इन्स्टॉलिंग इक्लिप्स ओन लिनक्स वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
उबुंटू आणि रेढत ऑपरेटिंग सिस्टम्स वर इक्लिप्स कसे इन्स्टॉल करायचे ते पाहू
ह्यासाठी आपण उबुंटू 1110 वापरत आहोत
तसेच आपल्याकडे इंटरनेट ची जोडणी असणे आणि लिनक्स टर्मिनलचे ज्ञान आवश्यक आहे
रूट एक्सेस किंवा सुडो परमिशन आवश्यक आहे
रूट किंवा सुडो बद्दल माहिती नसल्यास काळजी करू नका
तुम्ही पाठात पुढे जाऊ शकता
प्रॉक्सी वापरत असलेल्या नेटवर्क वर असाल तर त्याला एक्सेस आवश्यक आहे
नसल्यास संबंधित ट्युटोरियल वेबसाईटवर पहा
कमांडसचा वापर करून उबुंटू वर इक्लिप्स इन्स्टॉल करू आणि थोडे बदल करून तेच रेढत वर करू
टर्मिनल उघडण्यासाठी कंट्रोल Alt आणि टीटी दाबा
उबुंटू मध्ये टर्मिनल उघडेल
प्रॉक्सी चे नेटवर्क वापरणा यांना ते टर्मिनल वर सेट करावे लागेल
प्रॉक्सी चा अर्थ माहित नसल्यास तुम्ही ते वापरत नसणार
तर ही स्टेप सोडून द्या
प्रॉक्सी वापरणा यांसाठी ते सेट करणे आवश्यक आहे
दोन प्रकारच्या प्रॉक्सीज असतात
एकात युझरनेम आणि पासवर्ड लागतात तर दुस यात नाही
योग्य व्यक्तीकडून तुम्ही वापरत असलेल्या प्रॉक्सी चा प्रकार शोधा
टर्मिनलवर टाईप करा सुडो स्पेस हायफेन स् जेव्हा प्रॉम्प्ट होईल पासवर्ड टाइप करा
पासवर्ड टाईप केल्यावर एस्टेरिस्क किंवा इतर कुठलाही सिम्बॉल दिसणार नाही
एंटर दाबा
प्रॉम्प्ट चा सिम्बॉल डॉलर बदलून हॅश झालेला दिसेल
टाईप करा एक्सपोर्ट स्पेस एचटीटीपी अंडरस्कोर प्रॉक्सी इक्वॉल टीओ httptsusertspwd1024028080 ह्या कमांडमध्ये त्सुसेर हे प्रॉक्सी ऑथेंटिकेशन चे युझरनेम आणि टीएसपीडब्ल्युड हा पासवर्ड आहे
गरजेनुसार या व्हॅल्यूजमध्ये बदल करा
102402 हा प्रॉक्सी चा होस्ट एड्रेस आणि 8080 हा पोर्ट नंबर आहे
हे देखील गरजेनुसार बदला
एंटर दाबा
काही ठिकाणी नेटवर्कला ऑथेंटिकेशन ची गरज नसते
अशावेळी युझरनेम आणि पासवर्ड चा भाग रिकामा ठेवता येतो
माझ्या प्रॉक्सी साठी ऑथेंटिकेशन लागत नसल्यामुळे मी हे काढले आहे
मागील कमांड मिळवण्यासाठी अप एरो दाबा
युझरनेम आणि पासवर्ड काढून टाका
एंटर दाबा
ही कमांड एचटीटीपी प्रॉक्सी सेट करेल
आपल्याला हे माहित आहे
मागील कमांड मिळवण्यासाठी अप एरो दाबा
एचटीटीपी बदलून एचटीटीपीएस करण्यासाठी टाईप करा स्
एंटर दाबा
आपण यशस्वीरित्या प्रॉक्सी सेट केली आहे
नॉर्मल promptसाठी Ctrl डी दाबा
स्क्रीन क्लिअर करण्यासाठी टाईप करा clearआणि एंटर दाबा
आता आपण इक्लिप्स इन्स्टॉल करू शकतो
टाईप करा सुडो स्पेस एपीटी हायफेन गेट स्पेस अपडेट
ही कमांड उपलब्ध असलेल्या सर्व सॉफ्टवेअरची सूची दाखवेल
एंटर दाबा
इंटरनेटच्या वेगानुसार सॉफ्टवेअरची सूची दाखवण्यासाठी वेळ घेईल
ही कृती पूर्ण झाल्यावर टर्मिनलवर डॉलर प्रॉम्प्ट दिसेल
स्क्रीन क्लियर करण्यास clearटाईप करून एंटर दाबा
टाईप करा सुडो स्पेस एपीटी हायफेन गेट स्पेस इन्स्टॉल स्पेस इक्लिप्स आणि एंटर दाबा
ही कमांड इक्लिप्स हे सॉफ्टवेअर निवडून सिस्टम वर ते इन्स्टॉल करेल
आपल्याला नीड्स टीओ गेट 108 एमबी ही ओळ दिसेल
सिस्टम नुसार हा आकडा बदलू शकतो आणि इंटरनेट स्पीडनुसार पॅकेज डाऊनलोडचा वेळ बदलू शकतो
प्रॉम्प्ट वरील य किंवा न् पैकी य टाईप करा
एंटर दाबा
सर्व आवश्यक पॅकेजेस systemवर डाऊनलोड होऊन ती उघडली आहेत

टर्मिनलवर वर डॉलर प्रॉम्प्ट पुन्हा येते तेव्हा इनस्टॉल होण्याचे कार्य पूर्ण होते
सिस्टम वर इक्लिप्स इन्स्टॉल होऊन उपलब्ध झाले का ते पाहू
Alt एफ2 दाबा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
इक्लिप्स एप्लिकेशन उघडेल
जर इक्लिप्स इन्स्टॉल झाले नसेल तर एप्लिकेशन उघडणार नाही
वर्कस्पेस लॉन्चर उघडेल
पुढे जाण्यासाठी ओक क्लिक करा
वेलकम टीओ इक्लिप्स चे पान उघडेल
म्हणजे इक्लिप्स यशस्वीरित्या इन्स्टॉल झाले आहे
डेबियन कुबुंटू आणि झुबुंटू वर इक्लिप्स इन्स्टॉल करण्याची पध्दत उबुंटू प्रमाणेच आहे
रेढत वर ही उबुंटू शी मिळतीजुळती आहे
फेचिंग आणि इन्स्टॉल साठीच्या कमांडस वेगळ्या आहेत
सॉफ्टवेअर सूची फेचिंग करण्यास सुडो स्पेस युम स्पेस अपडेट कमांड द्या
इक्लिप्स इन्स्टॉल करण्यासाठी सुडो स्पेस युम स्पेस इन्स्टॉल स्पेस इक्लिप्स कमांड द्या
फेडोरा सेंटोस आणि सुसे लिनक्स वर इक्लिप्स इन्स्टॉल करण्याची पध्दत रेढत सारखीच आहे
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
उबुंटू रेढत आणि त्यासारख्या ऑपरेटिंग सिस्टम्स वर इक्लिप्स कसे installकरायचे ते पाहिले
असाइनमेंट इक्लिप्स इन्स्टॉल करण्याची समान पध्दत असलेल्या ऑपरेटिंग सिस्टम्स शोधा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
धन्यवाद